साई बाबाच म्हणजे ते तिथ तर बुद्ध लोक म्हणजे दर्शनाला जातच राहतात.

आणि अजून शिर्डीचे जे शिर्डीचे साई बाबा जे सामान्य मानसा मानसा प्रमानचे म्हणजे वास्तव्यात असतात परंतु ते वापरणारे कपडे पाहून लोक म्हणजे त्यांना फकीर असे पण म्हणत होते.

हा फकीर पण म्हणत होते त्यांना आणि साई बाबा एक महान महान अध्यातमिक गुरु होते आणि त्यांच्या कडे बरेच बरीच म्हणजे अद्भुत शक्ति पण होती.

पण ते चमत्कारी चमत्कारी शक्ति तर म्हणजे कधीच दाखवत पण नव्हते हो हो तेव्हा लोक मिडून राहतात तर काही काही पण करू शकते म्हणण होते हो आणि असे पण म्हणले जाते की म्हणजे शिर्डीचे साई बाबा हा म्हणजे भगवाद्राचा अवतारच होता.

हा आणि जे म्हणजे माहाराष्ट्राचे एक मेव अस ते चांगला ठिकाण आहे. हो हो प्यासाना पानी द्यावे लोकाना सोबत चंगले करणे हे पण शिकवले होते अं

अंतरावर म्हणजे साई बाबांचे हे मंदिर आहे यांनी म्हणजे साई बाबा शिर्डीचे अध्यात्मक गुरु होते तसेच हिन्दी आणि मुस्लिम हे पण त्यांचे सर्व भक्तच होते.

आणि अजून तर म्हणजे अं जस त्यांच टेम्पल पण चांगलाच होता जो शिर्डी सेगाव म्हणजे तो पण टेम्पल चांगलाच आहे हो हो

हव आणि अजून शिर्डीचे साई बाबा सामान्य मानसा प्रमाणे वास्तव्यात असतात परंतु तेव्हा म्हणजे वापरणारे कपडे पाहून लोक त्यांना फकीर पण म्हणत होते. हो आणि खंडोवा पुजारी पण होता भांसा प्रती णा भेटे पहिला पहिला पुजारी होता साई बाबांचा त्यांच्या पण मुलाखती आणि अजून तर जसा ते म्हणजे म्हणजे त्यांच्या कडे जे म्हणजे शक्ति होती ते तर दाखवत पण नव्हते तसे

हा आणि साई बाबा शिर्डी म्हणजे या सारख्या अगदी लहान गावात राहत असतानी त्यावळी म्हणजे बहुतेक लोकाना हे गाव महित पण नव्हते आणि साई बाबा मुस्लिम फकिरान सारख राहत असत आणि एक मुस्लिम फकिरा सारख म्हणजे कपडे घालून असत परंतु त्यांना म्हणजे हिंदू हिंदू धर्मच्या सर्व धार्मिक ग्रंथाची पूर्ण माहीती होती.

हा आणि साई बाबा सर्व धर्माणे हा साई बाबा सर्व धर्म आणि जातीच्या लोकांना सामान मानत असत आणि त्यांचात भेद भाव करीत नसत आणि साई बाबाणी शिर्डीत किती चमत्कार केले कोणी मोजू पण शकत नाही. नाही हो आणि हे शिर्डी साई बाबा मुहमेंट बाहेर पण गेलेल्या आहे नेपाळ कॅनडा US मध्ये पण चालेला आहे ऑस्ट्रोलीय मध्ये पण प्रसिद्ध झाला होता. हा तिकडे पण आणि आज ही आज ही शेकडो वर्षानी समाधानी समाधी घेतल्या नंतर बरेच लोक आपल्या गुरूला म्हणजे आपला गुरु मानतात दुसरी कडे त्यांचे किती ही दिवस न दिवस वाढ वाढतच आहे. आणि आणि त्यांनी आत्मा आत्मदीक जीवन असे असेच रस असतो त्यांच्यासाठी शिर्डीचे साई बाबा सर्वात मोठे पेरणा स्थान आहे. त्या वेळी म्हणजे त्यांनी हिंदू आणि मुस्लिम

त्यांनी एक बुक त्यांच्या वर एक बुक पण लिहलेली आहे श्री साई सत्य चरित्र म्हणून एक हेमंत तुपण नावाचा होता त्यांनी लिहिल होत. आज सर्व धर्मातील लोक म्हणजे शिर्डीतील बाबाणा भेटायला येतात गुरवारी शिर्डीतील म्हणजे सर्वात खास दिवस असून या दिवसी अनेक भाविक साई बाबांच्या दर्शनासाठी पण येतात हो हो अं अजून एक भक्त होता नरसीमा स्वामी नावाचा त्यांनी पण एक बुक लिहिली होती. हा आणि ह आणि माहाराष्ट्रातील लोकांचे म्हणजे मुख्य मुख्य देवत म्हणजे शिर्डीचे साई बाबा आणि म्हणूनच म्हणजे माहाराष्ट्रात या मंदिराची स्थान खूप उंच आहे आणि साई बाबांचे शिर्डीचे मंदिर हा इतके प्रसिद्ध आहे की पूर्ण पणे जगातील लोकाना म्हणजे लोकाना हे मंदिर म्हणजे माहीत आहे आणि साई बाबांचा आशीर्वाद प्राप्त प्राप्त कारण्यासाठी फक्त भक्त म्हणजे जगातील का काणा आणि कोपऱ्यातून येत असतात. हो हो ते पण होत त्यांचे वडील मुसलमानाचे पण खूप ख्याल रखत होते प्रतेकणा हा आणि शिर्डी शहर माहाराष्ट्रातील अहमदनगर जिल्यातील आहे. आणि या या शहऱ्यात साई बाबा मंदिर असल्याने सर्वाना शिर्डी माहीत आहे. आणि या या या ठिकानी साई बाबा एकोणविसव्या शतकात राहतात असत आणि त्या साई साई जग भर बाबांचे भक्त आहे सर्वजणे बाबांचे आशीर्वाद घेण्या साठी येतात.

हा आणि अस पण म्हणतात की जेव्हा साई बाबा शिर्डीला आले तेव्हा ते सोडा वर्षाचे होते आणि त्यानंतर साई बाबा शिर्डीत राहत असत आणि एकोणविशे अठरा मध्ये त्यांनी शिर्डीत समाधी घेतली. हो हो ते पण आहे अजून निमच्या झाडा खाली राहत होते खूप जास्त निमच्या झाडा खाली बसून मेडिटेशन करताना वायम करताना

शिर्डी जवड फिरत पण होते जंगलात जन्मजोत होता शिर्डीच्या तिकडे फिरत पण होते हा आणि दर रोज शिर्डी शिर्डी शिर्डी साई बाबांची आरती पूजा केली जाते आणि या शिवाय वर्षभर या मंदिरात साई बाबांची पूजा केली जाते. आणि बरेच बरेच सन सादरे पण केले जातात.

आणि शिर्डीच्या मंदिरात साई बाबांची मूर्ती अतिसय सुंदर आहे आणि साई बाबांचा पुतडा पहिल्या नंतर प्रतेक भाविकांच्या मनात सांतता व आनंद भावना असते कधी कधी मोठ्या संकेने मंदिरात येतात म्हणून त्यावेळी भक्ताना म्हणजे साई बाबांच्या दर्शनासाठी दहा ते पंधरा तास रांगेत उभे राहाव लागते. हो आणि ते हात जाडून एक ते जुन्या मजीत वर पण राहत होते तिकडे ते हात जाडून ते लोकाना उधी देत होते त्यांच्या मध्ये खूप त्या उधी मध्ये पण खूप पावर ताकत होती

आणि त्या वेळी भक्ताना साई बाबांच्या दर्शना साठी दहा ते बारा तास म्हणजे रांगेत उभे राहवे लागत होते आणि ते रामायण चे रामायण वाचण्याचे सांगत होते लोकाना रामायण आणि भगवत गीता

हा शिर्डी इतकी प्रसिद्ध आहे कारण इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताचे इच्छा पूर्ण पण होते.

ते आजारी आहे त्यांना साई बाबांची भेट घेतल्या नंतर त्यांचे सर्व आजार संपतात असा पण विश्वास आहे.

हा आणि अजून शिर्डी ला भेट देण्यासाठी सर्व सुविधा उपलबद्ध आहे शिर्डी बस किवा खाजगी taxi वरुण कोणती कोणता ही भक्त येऊ शकतो.

आणि रेल्वे स्थानक म्हणजे शिर्डी येथे येण्यासाठी रेल्वे सुविधा पण देखील आहे शिर्डी येते एक रेल्वे स्टेशन आहे जेणे करून कोणते ही मनमाळ किवा नाशिक रोड स्टेशन शिर्डी वरुण तेव्हाच शिर्डीला जाता येते बरेच से म्हणजे साई बाबांनी बरेच से म्हणजे कारनामे केले आहेत कोला त्यांचे मेतरुत मृत्यू पंधरा ऑक्टोबर उणिसे अठरा ला

तेव्हा ते विजयादशमी विजयादशमी त्याच दिवसी होती ते मेले होते त्या दिवसी हा तेव्हा मग मग शिर्डी ते मंदिर स्थापित झाला होता तेव्हा आमचा

ते लोकाना पहिले सांगितले होते तिकडे शिर्डीच्या लोकाना की मी मारणार अहो म्हणून मग हा हा सगडे निगाले भेटी येत होते मग त्या दिवसी मग त्यांचे मरण झाल मग त्यांच शिर्डी मध्ये मंदिर बनवल तेवडच चांगल वाटत त्यांच्या मूळे हा आणि एक भारतीय म्हणजे अवाल्य म्हणजे फकीर होतेणा ते आणि अहमदनगर जिल्यातील राहता तालुक्यातील शिर्डी हया गावात त्यांचे वासत्य बसल्या मूळे त्यांना शिर्डीचे साई बाबा म्हणून ही ओडखले जाते. आणि इथूनच म्हणजे बाबांनी सर्वाना म्हणजे श्रद्धा व सबुरी हा माहा मंत्र दिला आणि शिर्डी आल्या वर प्राप्त होणारी मन शांतीहून मिळणार आत्मविश्वास या मूळे शिर्डी हा हे म्हणजे भारतसह भारतसह जग भऱ्यातील लाखों लाखों भाविकांचे श्रद्धा स्थान बनले हो आणि ते शिर्डी साई बाबा म्हणून मुंबईमध्ये पहिले प्रसिद्ध झाले होते उणिसे दहा मध्ये मग त्यांना लोक चमत्कार करताना पण पहिले होते खूप जादा मस्त प्रसिद्ध पण खूप झाले होते. हा आणि आणि श्री साई साई साई साई साई संचित ग्रंथातील अध्यय चार वंशाची साई बाबाच्या जन्माची माता पिता त्यांच्या धर्म जात आणि पंथ या बाबत म्हणजे कोणाचा माहिती अधिकृत मिलू शकत

हो ते पण ते पण आहे वाचलेल आहे हा आणि एक तर देखील बाबांनी म्हणजे साधी अं साधी जीवसशैली बदली नाही

आणि अजून खूप चमत्कार केला आहे त्यांनी आणि कोणी म्हणजे बाबा बाबांच्या दरबऱ्यातून रिकाम्या हातानी परत पण जात नाही हा आणि कृपय म्हणजे अजून आज ही भक्ताना अनुभव येतो त्या मूळे भक्तांची निष्टा व सबुरी निर्माण होते. हो हो ते पण होतय हा त्यांच जरा म्हणजे अं त्यांच महत्व पूर्ण श्री श्री साई साई साई सचलीत हे आपल आह अजून हा साई साई साई साई सायबातील आठ्यानक्षी मुदे म्हणजे लेखक बी वी नरसीवी अनुदातक श्री आंबेडकर यांनी केले होते. त्यांचे खूप चमत्कारी विषय तर दाखवलेल्या पण आहे इंटरनेट वर पाहून घे खूप सारे चमत्कार केलेले आहेत त्यांनी

साई बाबाणी शिर्डीत महा माहा समाधी घेतली होती आणि बाबांच्या म्हणजे कृपेने आज ही भक्ताना म्हणजे अनुभव येतो त्या मूळे बाबा बाबा बाबा करते म्हणजे भक्तांची निष्टा कृपेने निर्माण होते बाबांच्या दरबारी आलेल्या भक्ताच्या सर्व व्यवारी अपेक्षा मनोकामना बाबांन पर्यन्त नीचित पोचवतात व ते म्हणजे त्या पूर्ण पण करतात. हो हो ते पूर्ण पण करतात भक्तांची जे काही ते भक्तांचे आहे

हा आणि रिकाम्या रिकाम्या हातानी परत पण जात नाही ते हो परत कधीच ते पडवत नाही

काय मग तिथे जायच तर प्लॅन आहे आता हो हो शिर्डीला जायच तर आहे आपल्याला चांगली जागा आहे हा भेटू मग मी संगतो कधी जायच आहे तर

भेटू मग हो बाय हो बाय हॅलो. हॅलो. काय ग फोन उचलून कुठे बोलतेयस? हां? फोन उचलून कुठे बोलत होतीस? अरे ते माझ्या,

हो बरी आहे

आमच्या ट्युशनमध्ये तर हे चालू झालंय ना.

बरं आणि कोणतं बुक रेफर करते? हां माझं सिलॅबस आहे ना. हां पण कोणतं बुक रेफर करताय तुम्ही लोकं? म्हणजे कुठला सब्जेक्ट? बुक बुक. आम्ही ट्वेंटी वन सेट घेतलेत. आम्ही ट्वेंटी वन सेट घेतलेत. त्याच्यामधे कसं अह पाच वर्षाचं म्हणजे आधीचं आहे ना, पाच वर्ष आधीचे सगळे पेपर आहेत. सिलॅबस मधूनच करताय?

बरं आहे यार. मस्त. आमच्या इथे तर टीचरनी तर स्ट्रिक्टली सांगितलय रोज आम्हाला दोन दोन पेपर्स सॉल्व्ह करायला लावतात. अच्छा.

हां ना यार कंटाळा आलाय. कधी माझे पेपर्स संपतायत, कधी, कधी मी मस्त एन्जॉय करते. पण संपतच नाही आहे. प्रिपरेशन चालूच आहे एक्झाम्सचे. खरं आहे यार. आम्ही तर अह ते सॉल्व्ह झाल्यानंतर आमचं तो CBSE बोर्डचं पण आम्ही आम्हाला दिला जातोय पेपर.

म्हणजे आमचा हा गव्हर्नमेंट जॉब साठी पण कामाला येणार ते नुसतं GK वगैरे आहेत ना आपले IQ सगळे,

टाइमच नाही भेटत कधी कधी जेवयला पण होत नाही. पण ते मुद्दामून मम्मी कशी जेवण भरवते. कधी तर मलाच स्वतः मी विचार करते नाही आता नको.

अच्छा. एकदा हे क्लिअर झालं ना तर बस झालं ग टेन्शनच नाही. कॉलेजचं ऍडमिशन वगैरे झालं तर.

एवढं फीज भरायचे आणि मग तेवढं तरी स्टडीज करावंच लागेल ना. हम्म ते तर आहेच स्टडी. स्टडी हा तर सर्व आहे आताच्या जनरेशन मध्ये. पहिलेचं तर ठीक होतं. हो खरंच खरं सागते तुला म्हणजे, स्टडी केला ना तर खूप बरं म्हणजे ना कोण आपल्याला फसवू पण नाही शकत. आता मी हे गव्हर्नमेंटचे एक्झामचे प्रिपरेशन पण करतेय साईड बाय साईड.

मी ते करतेय. तू पण दे ना मी तुला लिंक सगळं शेअर करू का? हां कर ना. मी तुला लिंक वगैरे ना सगळं शेअर करते. म्हणजे कसं ना तू पण त्याच्या सोबत प्रिपेअर करशील तर मग तुला पण बरं होईल ग. चालेल ना हा चालेल चालेल कर मला पण हां ठीक आहे. चालेल ना? हां चालेल चालेल. कर मला पण.

हां ठीक आहे मी पण आता स्टडीच करत होती, तर तुझा,

ते तर आहेच यार. काय बोलू तुला एवढं असं वाटतंय ना कि उगीच आपण मोठे झालो. लहान होतो तर टेन्शनच नव्हतं. हां ना. स्टडी स्टडी अजून स्टडी संपत नाही आहे. UPSC चं करते का प्रिपरेशन? UPSC ची पण एक्झामची प्रिपरेशन करतोय.

कॉन्स्टेबलचं अह आहे ना आलंय आता चालू रिक्रुटमेंट होणार. आलं तर नाही आहे पण चालू होणार, मग त्याच्यासाठी करतेय.

असं वाटतं कि झोपूनच राहावं. खरं. आता हे नेमके होते हे पंधरा पंधरा दिवस कधी होतंय ना तेच विचार करतेय. हम्म आणि झोपेत पण आणि आन्सर झोपेत पण मी बोलत राहते माझी मम्मी मला सकाळी सांगते कि तू काय हे रात्री झोपताना, अह आन्सर बोलत असतेस. मी बोलले दिवस भर तर अभ्यासच करत असते तरी पण डोक्यात काही घुसत नाही, तर काय करणार. बडबड तर करावंच लागेल ना. कंटिन्यू अब अभ्यास करण्याचा परिणाम आहे. मग काय?

अह ठरवतो की आधी ऑब्जेक्टिव्हज करायचे. ऑब्जेक्टिव्हज मध्ये कसं अह fill in the blanks, match the columns आणि वन लायनर आधी हे आम्ही करून घेतो.

हां. सगळं सगळं आता हे आमचे कसे बारा सब्जेक्ट्स, चाप्टर्स आहेत ना त्या बारा सब्जेक्टचे आम्ही सहा सहा करून पूर्ण पहिलं ते कव्हर करतो म्हणजे कसं आमच्या हातात दहा मार्क्स तरी एक आहेत.

आणि नंतर त्या नंतर मग तू ह्याच्यात कर आपला जे अह ग्रामर वगैरे आहेत ना कॉम्प्रिहेन्शन, ग्रामर त्याच्या मध्ये फोकस कर. अच्छा ठीक आहे ठीक आहे. आणि नंतर मग तू अह जे बिग आंसर्स आहेत ना बिग आन्सरचे तू, म्हणजे जे सगळं पेपरमध्ये आहे ना मी तुला तो बुक देते. मी येणारच आहे त्या तिकडे तुझ्या एरियात. त्याच्यात त्या सरांनी हां सरांनी कोणाकडून बुक घेतलेला ना, तर ते सर तिकडे सर तिकडे नेणार आहेत त्यांचे सर जे होते, त्यांनी जिकडून शिक्षण घेतलं ना त्यांच्याकडे. सर आम्हाला आम्हाला सगळ्यांना नेणार आहेत तर मग तुला मी फोन करेन तर तू येशील? मी तुला ते बुक देते. माझ्याकडे ते आहे.

आणि मग तू त्या त्याच्यातून अभ्यास कर प्रिपेअर कर स्वतःला. ठीक आहे ठीक आहे चालेल. हो.